फुटबॉल खेलत आहे आणि इथं हरा हरा घास आहे.

तीन मुलं व्हाईट टी_शर्ट लिवलेलं आहे आणि दोन मुल ग्रीन कलरची --

तकीया पण आहे चांगले चांगले खूप खूप दिसत आहेत हा चित्र खूप चांगला आहे.

हा चित्र एक सिमेंट घिच गिट्टी काँक्रीट फॅकटी आहे आहे.

ह्या चित्रामध्ये बिल्डिंग च काम करत आहेत इथ सल्ला काय--

हे लॉन आहे अजून चोकन्शन चालू आहे आता --

या चित्रामध्ये एक रोड दिसतं आहे आणि पुल आहे ना आणि पुल --

कार चं व्हाईट कलर आहे आणि बिल्डिंग बी व्हाईट कलर चं आहे.

या चित्रामध्ये एक बिल्डिंग आहे मोठी.

आणि हा चित्र खूप चांगला दिसत आहे.

हा चित्र खूप खूप चांगला दिसत आहे.

आसपास अजून बोर्ड लागलेले आहे.

वेगवेगळे अलग अलग कलर चे हे चित्र लागलेले आहेत हे--

या चित्रांमध्ये कॉन्ट्रॅक्टर चे काम चालू आहे.

विटी रेती सिमेंट पडलेलं आहे आणि इथं सेंट्रींग कामाची पूर्ण--

ऑफिस आहे आणि इथ एक कार उभी आहे कार चा कलर व्हाईट आहे.

हा चित्र खूप-खूप चांगला लागत आहे.

इथं अनेक प्रकारची मच्छी आलेली आहे शिपनर आहे रोहू आहे कतला आहे.

खालती टाइल्स लागलेली आहे आणि हा खूप चित्र चांगला दिसतं आहे.

या चित्रामध्ये हा शोरुम आहे शोरुम मध्ये कपड्याचे दुकान आहे.

हा चित्र एक जंगल आहे जंगलमध्ये रूळ आहे.

आणि एक स्कूल बस उभी आहे आता.

दोन-तीन मुले उभी आहेत आणि--

हा चित्र एक मेला आहे मेला मध्ये एक क्रेन आहे क्रेनचा कलर ग्रीन आहे आणि आजूबाजूला--

हा चित्र खूप खूप चांगला दिसत आहे.

अलग अलग प्रकारची लोकं आलेली आहेत आणि इथं--

वर्कर चालू आहेत आणि जिना चालू आहे.

या चित्रांमध्ये गार्ड बिल्डिंग आहे बिल्डिंगमध्ये --